लिहिला आहे आणि एका गुंठ्यात एक चित्रकला काढली आहे तर सोशल याच्यावरती एक टंकी दाखवल्या गेली.

माणसाने जांभळ्या कलर चा शर्ट घालून त्यावर ठिप के पांढऱ्या कलर चे दाखवल्या गेलेले आहे.

हे कुठे झाड झुडूप आहेत तर कुठे--

या चित्रेत भगवान बुद्धांचे फोटो दाखवल्या गेलेली आहेत.

मूर्ती हाये मूर्तीच्या अवतीभोवती जय भीम चे झेंडे लागले आहे.

मध्ये व्यायाम शालाचे फोटो दाखवल्या गेले आहे जिथं--

ते द्वार पांढऱ्या रंगाच आहे बरं त्याच्या अवति भवती दोन --

तो एक माणूस सलूनच्या बाहेर--

दुकान लावून बसलेले आहेत तरी या चित्रात एक बाई म--

सामान घेऊन निघतानी दाखवला गेलेले आहे.

हे वडाचं झाड मध्ये दाखवल्या गेलेले आहेत.

हे एका जागी कन्स्ट्रक्शन साईट दाखवल्या गेलेली आहे जिथे जे --

ते शिलाई मशीन काम करतानी दाखवल्या गेलेले आहे.

आज यांचा पहिला दिवस आहे जो इनॉग्रेशन साठी ये.

यावेळेस सर्व आम्ही दुकानदारांची फोटो पण लिस्ट ला गेलेली आहेत.

पाणी दिसत आहेत व त्याच्या पाठीमागे--

या चित्रात एक स्टेडियम दाखवला गेलेला आहे या स्टेडियमच्या मधात --

शर्ट घालून दाखवला गेलेला एक पाठीमागे त्यांच्या दोन मुलं दाखवले गेलं.